दोन रस्ते आहेत दुसऱ्या रस्त्यानी हा मुलगा बा आ जात आहे गार्डन मध्ये गेल कि कस रिफ्रेश वाटत.

मधनं दो चारपाच अ लेडीस आतमधी कमानीच्या आत जाऊन इमारतीची पाहणी करत पाहणी करताना दिसतायत.

साईडला नातेवाईक आहेत काही नातेवाईकांच्या हातात गिफ्ट्स आहेत.

खूप छान दिसते आशा वे अश्या ठिकाणी जायला अ आशा ठिकाणी पाया पडायला--

ह्या दोन बाईक आहेत अ माग मागच्या बाईक बाईक बुलट बुलट आहे पुढची बहुतेक के.टी.एम. असावी.

साइड पाण्याचे दृश्य आहे अ पाण्याचे दृश्य आहे अ झाडे वगैरे दिसतायत छान पोज देत आ--

बहुतेक ही मोठ्या अ मोठ्या शहरानमधला ग्राउंड ग्राउंड असावा.

या मुलीचा डान्स चालू असावा हिने सुंदर असा पोशाख परिधान केलेला आहे.